हा दृश्य काफी सुंदर दिसत आहे.

इथं खूप सारी गिफ्टी ठेवलेली आहे.

ही इमारत खूप मोठी दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं एक खूप मोठा गेट दिसत आहे.

इथे एक चार चाकी वाहन दिसत आहे.

ओपो ए फिफ्टी टू या चित्रामध्ये आम्हाला इथं--

इथं पाच लाल रंगाचे बसा आहेत आणि एक--

गेटच्या भवती झाडं य झाडं लावलेले आहे.

इथं चार चाकी वाहने पण आहेत दोन्ही बाजूला मोठे मोठे बिल्डिंगे आहेत.